मला ना थोडं यात्रे विषयी बोलायचय

हा मग तुला यात्रा करायला आवडते का फिरायला तेन?

आ, आमच्या पण गावाची आता यात्राभारलीया आता पंधरा दिवस झालं.

अ अ यात्रेला कसे आ सगळे लोक जमा होत्यात पाव्हणे वगैरे जमा होतात.

आणि आता कसा अ आपल्या ग्रामस्थ याच्यामधी पंचक्रोशीमधे एकत्र येऊन साजरा करतात ना.

म्हणजे हे कशासाठी करतात कि लोक संपर्क वाढवणे, लोकं एकजूट होणे, लोकांच्या गाठी भेटी होतात अशे तर लोक कोणी

हा एक उद्देश असतो यात्रे, जत्रेचा अन काय काय ठिकाणी जत्रे यात्रे मध्ये बोकड पण कापलं जातंय. म्हणजे ते आणि देवाच्या नावानी लोकांना आमंत्रित करून त्यांना देवाचा प्रसाद म्हणून अन्न वाटलं जात.

आणि आ, एखाद्या देवाच्या नावाने लोकांना आमंत्रित करून त्याचा प्रसाद देवाचा म्हणून अन्न वाटले जाते. महाराष्ट्रमध्ये जवळ जवळ प्रत्येक गावामध्ये अशी प्रथा, प्रथा आहे.

हा त्या दिवशी गाव मध्ये मनोरंजनाचं विविध कार्यक्रम असत्या जस काय तमाशा, लावणी.

हा मनोरंजन. गावातली पण मुलं त्यामधी भाग घेऊन आप आपली कला तिथं साजरी करतात. हम्म सगळ्यांना म्हणजे लहान मुलांना तर खूपच उत्साह असतो यात्रेमधी जायाचा.

हा देता हा बक्षीस मिळतंय. अन ते पाळण्यामधी बसायचं, झोक्यामधी बसायचं मग लहान मुलांना

हो खेळणी घेतात. लहान मुलं तेव्हडा हट्ट पुरवला जातोय वर्षातुन एकदा यात्रा असतेया.

पाहुणे पण त्यांना काय काय वस्तू घेऊन देत्यात मग त्यांना खूपच उत्साह होतोय. आणि असंही ते लहानमुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वच गटातील

हो धर्मातील समुदायी या एकत्र होऊन मोठ्या आनंदाने सहभागी होताना दिसतात.

ह्या जत्रेला सामाजिक एको अ एकोपा जपला जातो. अन त्यामुळे अ अ लोकांचा एकोपा निर्माण होतो.

मुंबईमध्ये तुम्ही कुठे फिरलाय का देवाला याला?

आलाय का? हा जीवदानी ल मी पण जाऊन आलेय झालेय तरी दहाबारा वर्ष आहे, महालक्ष्मी आहे, सिद्धिविनायक आहे.

तिथं हे जीवदानीला पायऱ्यापण खूपयेत ना?

मंदिरपण चांगलंय. महालक्ष्मीला पण जाऊन आलायं?

हा मी नाही गेलेय. मुम्बा देवीला गेल्ते.

मुंबईमध्ये पण बरेच ठिकाण आहेत फिरण्यासारख चांगलं.

हो माथेरान. पंढरपूरला गेलाय का?

कुणाबरोबर? फॅमिली सगळे आपले कुटुंबासोबत

हो मलापण इच्छाये पंढरपूरला जायाची.

हा मज्जा येते आणि तिथं प्रसिद्धये ना तो देव. शिर्डी साईबाबा.

मग गावाला कधी जाणारे आता कधी यात्रा आहे तुमच्या गावची?

हा तिकडे त्या तीच जत्राये आता, पुढच्या हप्त्याते.

तिथं पण जाऊन, दर्शन घेऊन आलो.

चांगलं वाटतंय. कोल्हापूरला आम्ही गाडी केल्ती ना

हो हो डोंगरावरे आणि आमच्या गावाचे कशे ते नवीन लग्न झालेले सगळे जाऊन येतात. देवाचं दर्शन ज्योतिबा, महालक्ष्मी सर्व करून येतात